मी काय नाय बस चहा टाकत होते आता. अच्छा. काही नाही सहज कॉल केला. मला एक विचारायचं होत तुम्ही कालचा एपिसोड पाहिला का हो?

तेच तर ना ते कालच एपिसोड मिस झालं म्हटलं तुमच्याकडून अपडेट तरी घ्यावीत की काय झालं काय नाही.

तसही भरपूर आहे ना, ते झी फाईव्ह ऍप वर असतात परत ते एपिसोड.

एकतर घरातलेही काम वगैरे सगळं तर नाही झालं म्हटलं, शॉर्ट अपडेट तुमच्याचकडून घ्यावेत.

नाही बघितली मी आजकाल ते सिरीयल पण चांगल्यात म्हणा अशा उत्सुकता वाढतेय की नेक्स्ट टाइम काय होईल नेक्स्ट काय होईल नाही का? हो ना हो ना त्यांनी सस्पेन्स ठेवलेलाय त्यामुळे तस या एपिसोड मध्ये काय झालं आज काय होईल असं. वाट पाहत असतो आपण पुढच्या एपिसोड ची पण.

पण आज कालच्या सीरियल चे टायटल साँग इतक्या अशे लक्षात राहणारे नाहीये जशे आधीच्या सीरियल्स चे होते. हो हो, आधीचे मस्त होती. ती नाय का एकदम जुनी सिरियल होती बघ आठवत का तुला चार दिवस सासूचे.

ते तर अजून पण अशे रोजच्या वापरात पण; म्हणजे रोजच्या बोलण्यात वगैरे पण त्याचा बऱ्याचदा उल्लेख होतो.

आणि मधे ना म्हणजे असं ऐतिहासिक सिरियल पण बर्याच होत्या ना?

मला तर ती उंच माझा झोका खूप आवडायची सीरियल.

सॉंग ना त्याचे लिरिक्स तुम्ही एकदा पहा खूप खूप मस्त आहेत.

हो छान होती मी पण बघायचे ती सिरिअल. हम आणि त्या हिंदी सीरियल्स तर मी पहिले खूप बघायचे पण आता असं वाटतं ना कि ते वेस्ट ऑफ टाइम होता. जस की ते कयामत मेहेर ते बघायचो न आपण लहान असतांनाच्या सीरिअल बरका.

त्या होत्या पण काही काही खूप चांगल्या होत्या जस ते शकलाका बूम बूम शरारत हा हा हा वगैरे

ते कशा अशा मस्त एंटरटेन व्हायचं त्यानी हलक्या फुलक्या सीरिअल.

मी लहान इएफजी अ..लॉरेन हार्डी

हे ते घरातली काम करून काहीतरी एंटरटेनमेंट हवच असताना रोज.

हो हो आणि ते आपल्या शी रिलेटेड वाटतात. तस हिंदी बरोबरे सीरिअल्स मध्ये ना अगदीच मोठे मोठे बंगले गाड्या हे ते नुसते दाखवतात. मराठी मध्ये काहीतरी कुठेतरी आपल्याला जाणवत कि बाबा खरंच असं होतंय किंवा होऊ शकत असं. हो आपण रिलेट करू शकतो हम्म रिलेट करू बरोबरे हिंदी सीरिअल मध्ये तर त्या झोपतांना पण मेकअप आणि भरजरी साड्या घालून झोपतात.

ते आहे मधून म्हणजे अशा लक्षात ठेवण्या सारख्या असतात काही काही तर..

बाकी अशात कोणता पिक्चर पाहायला का तुम्ही नवीन? नाही हा म्हणजे आनंदी लहान असल्यामुळे मी नाही बघत पण मला माहिती आहे तुम्ही बघत असतात असं. हम्म सध्या मी आत्ताच नवीन आलेला ब्रह्मास्त्र पण पहिला. त्याचे इफेक्ट्स खूप मस्तयेत. अच्छा अच्छा. तर स्टोरी हा नाही तो हा बघितला मी ठीक ठीक आहे.

हम्म भारी होता पिक्चर खूप मस्त होता.

हम्म आणि मग मी कधी कधी तरी ना गाणे वगैरे पण ऐकत असते.

हा बोला मी भक्तीगीत ऐकते सकाळी सकाळी काम करतांना. हॅलो

आणि मग अच्छा बाकीच्या वेळेतच जर आणि मूड वाईज गाणे ऐकते. म्हणजे मी माझा मूड चांगला असेल तर चांगले गाणे, थोडं सेंटी असे तर सॅड सॉंग्स कधीतरी नाहीतर मग, आपले ढिंचॅक वाले. ते तर आहेच सॉंग्स मुळे आपलं म्हणजे; कधी कधी मूड खराब असल्यावर एखाद आवडीचं सॉंग ऐकल कि एकदम मूड चांगला होऊन जातो.

अजून काय करते तू एन्टरटेन करण्यासाठी स्वतःला? मी तर मला वेब सिरीज पाहायचा खूप जास्त नाद आहे. म्हणजे एकदाका पाहायला घेतली कि ती सोडलीच जात नाही माझ्याकडून. तर मी अशा अच्छा कितीतरी सिरीज पाहून झाल्यात. काही काही सिरीज आवडल्यावर रिपीट पण पाहते. तुम्हाला माहितीये फ्रेंड्स फ्रेंड्स सिरीज तर दोनदा रिपीट पहिलीये मी इतकी आवडते ती मला.

अच्छा म्हणजे मराठी हिंदी इंग्लिश कुठल्या पण बघतेस का?

असं काहीच नाही आणि मोस्टली सस्पेन्स असणाऱ्या जास्त छान वाटतात कधी कधी.

म्हणजे त्यातून आपल्याला पण काहीतरी पहिले पहिले; शेवट पर्यंत बघण्यासाठी सस्पेन्स पाहिजेच.

आणि अजून पिक्चर तसा कुठला बघितलाय तुम्ही? अशात ना आम्ही तर दुपारी जेवतांना वगैरे ना सध्या तर झी मराठी.. किंवा अशे झी प्रवाह असय ना; मराठी जुने पिक्चर लावलेले असतात. एकदम चांगले वाटतात ते अच्छा छान वाटतात ते जुने पिक्चर पाहायला तितकाच जेवतांना टाइमपास पण होतो.

आम्ही तर माहितीये लॉकडाउन मध्ये ना घरी असायचो ना; हा हा लिटररी दिवसा तून दोन दोन तीन तीन एपिसोड क्राईम पेट्रोल चे बघायचो. मला ते क्राईम पेट्रोल कधीच पटल नाही त्याच्यात खूप जास्त निगेटिव्ह दाखवतात. म्हणजे ठीक आहे आपल्याला एक सतर्कतामिळतीपण आपला माईंड अप्रोच नेगेटिव होतो असं मला वाटत.

पण मग कुठेतरी तेव्हा दिवस जायचा एन्टरटेन होऊन जायचं. होन? लॉकडाऊन तर वेळ काढणं खरंच मुश्किल जायचं. एकतर घरातच बसून. हो. आणि मग आत्ता सध्या ना ते केबीसी असतना.

ते देखील त्यानंतर आणि ते कपिल शर्मा शो पण बघतो. हो तो पण चांगलाय कपिल शर्मा.

होना होना. त्याच्या फालतू जोक वर पण हसायला येत कधी कधी.

आणि ते तारक मेहता का होत ना व त्याच्यातली ती दया गेल्यापासून तर त्या हो हो शोचं तितकस काही..

हम्म हम्म.. तेवढी म्हणजे मज्जा नाही येत बघतांना.

ती होती तर ते जुने एपिसोड छान वाटतात अजूनही पाहायला. हो हो. आणि काय गं ती झी मराठी वरती कुठली सीरिअल निघाली होती? ती राधिका होती बघ..

अच्छा अच्छा नवा गडी नवा राज्य unintelligible

तर अच्छा ती सीरिअल कशीये मग मी अस वरुण वरुणच बघितली? सिरियल छान दाखवली जशी आधीच्या काळात होती ना? सावत्र आई असते खूप छळ करते वगैरे.. अस हि प्रतिमा पूर्ण पुसून टाकली त्यांनी. तिची आई अच्छा खूप चांगली असते. अशा ते होय का? अशे थोडं चांगले दाखवले की समाजात लोक कसं अनुकरण करायचं पाहतात.

जेना मध्ये मध्ये त्या झी मराठी वर त्या सीरिअल होत्या ना? ते अल्मोस्ट अशे होते प्रत्येक यांच्यामध्ये दोन दोन लग्न होतात.

नाही घ्यायला पहिजे लोकांनी ते दोन दोन लग्न करायचे.

जस कि ती सातव्या मुलीची सातवी मुलगी आहे.

हम्म हम्म. होना होना. त्यांनी कॉन्टेक्सट चांगला घेतला यावेळेस सगळ्या सिरिअल्स चा.

पण एक नवीन कुठे तरी चालू होती ती शेतकऱ्याच काहीतरी म्हणजे लग्न करणार तर शेताकार्याशीच!

हो तर ते पण एक छान वाटलं. कि म्हणजे शेकार्यांसोबत आजकाल कुणी करत नाही न. म्हणजे अस म्हणतात शहरातालेच पाहिजे वगैरे..

मग त्यांनी आणि तास दाखवलय कि कळेल थोड लोकांना पण.

ती हि पण आहे ना? तु चाल पुढं..

हम्म वेळेनुसार माझ्या.

आणि ती तर काय स्टार प्रवाह वरची सिरीअल रंग माझा वेगळा ती तर कुठल्या कुठे भरकटलिये ती. कितीदाच मारताते तिला आणि जिवंत करतात तिला आणि ते फेसबुक वरती तर अस म्हणताते की सीरिअल एकदाच मारून टाका तिला आणि बंद करून टाका. असं वाचलंय मी दोन तीन वेळेस.

त्यात काही काही सीरिअल मध्ये खूप चांगल्या गोष्टी पण असतात बरका घेण्यासारख्या.

ते असतच ना वाईट असत ते पॉइंट आउट केलच जात आधीच. हम्म हम्म मग कितीही चांगल दाखवा तुम्ही, होना.

बाकी सध्या ऑफिस हून मी तर एक मला यूट्यूब चा खूप जास्त नाद लागलेलाय सध्या.

एकतर त्या रिल्स पण आल्यात युटूबवर आता. त्या रील्स मध्ये पण खूप वेळ जातोय. हो हो नवीन फिचर आलाय.

आणि त्या कशाय एकदा स्क्रोल करायला लागल कि आपण नाही अजून एक अजून एक अस म्हणत,

मी तर आधी खूप म्हणजे, एसिली वेळ नाय जायचा तर काय काय इंटरटेन करू स्वतःला असं व्हायचं मला, मला पण आता माझी मुलगीच मला खूप एन्टरटेन करते. छोट छोटे बाळ असल्यावर असं होत वेळ कळतच नाही कसा जातो.

हम्म. अच्छा बाकी?

तु जी आता विचारलीस सीरिअलच मग आता माझ्या डोक्यात आलं खरंच गड्या सीरिअल बघिल्यावर रोज थोडं थोडासा इंटरटेन होईल.

त्यामुळे एवढ काही नसत मग मी सीरियल वगैरे बघू शकते. त्याच्यामध्ये म्हटलींना वेब सिरीज ती पण आता स्टार्ट करेल थोडं बघायला. तुम्ही नक्की चालु करा फ्रेंड्स ती.

पुन्हा फ्रेंडशिप कशी असते ते सांगितलय.

आणि प्रत्यक्ष सिरीज मध्ये एव्हरेज पकडल तरी वीस एकवीस एपिसोड असतीलच.

ओके म्हणजे साधारण दोनशे! आहेत समजा. हो हो तस कन्सिडर करू शकता तुम्ही.

पण खरंच खूप चांगलीये. आणि एक तर माझ्या हजबंडला वेबसिरीज पाहायचा नाद आहे. तर त्याच्या याने त्यांच्यामुळे तर माझ्याकडून ज्या मला आवडत नाही अशापण खुप सिरीज पहिल्या गेल्यात. तर मी तुम्हाला लिस्ट अच्छा देऊ शकते सिरीज ची की कोणत्या पाहाव्यात आणि कोणत्या नाहीत.

कारण हम्म बरोबर आपल्यावर इम्पॅक्ट होत असतो त्याचा पण, हो आणि हे unintelligible जास्त वेड बीड लावतं अडिक्ट होऊन जात. पण ते बघितल्याशिवाय करमत पण नाही असं पण व्हायला नको खरं तर. तेच तर काही काहींना रात्री अशी कन्टीनुएस पाहायची सवयच लागून जाते मग. हो तेच ना. ते पण कुठेतरी कमी पाहिजे. बर बर आणि आजकाल तर तस म्युजिक च म्हटलं तर ना, काही काही म्युजिक अशे फक्तच काय म्हणतात. खूप जास्त साउंड्स वगैरे अशे युज करून त्याला काही जस मिनिंग फुल वाटत नाहीत.

कितीदा ऐकलं तरी आपणअसं इरिटेट नव्हतो होत. आता नाईनटीज चे सॉंग बघ ना ग नाईनटीजचे कधी एवढे मस्त ना, म्हणजे तू कधी एव्हरग्रीन आहेत. कधीपण तू ऐकलेस तुला छानच वाटणार. हो बरोबरे तेच तर तुला सांगू unintelligible आजकाल मी ऐकतच नाही खूप कमी अशे निघतात. की जे आपण अशे खूप वर्षांनंतरही ऐकू. आणि गुणगुणू शकू हे कायतरी गाणे असतात काही काही तर म्हणता पण येत नाहीत, आपल्याला खरंच समजतच नाहीत ते म्हणायची गोष्ट तर खूपच दूर. आधीचे तर काही काही ऍड पण आपण असं म्हणजे म्हणायचो पाठ व्हायच्या ऍड पण..

ती निरमा ची ऍड त्याच अजून पण ते गाणं पूर्ण वॉशिंग पावडर निरमा, हो आठवल्या जात.

खरं ते ऍडव्हर्टाइजच पण एक पहिलं एकदम वेगळंच असायचं नाही, सगळं संतूर साबणाची पण ती..

unintelligible हम्म.

मला तर ही निरमा वालीच आठवतेय सध्या आणि अजून.. एक ती हिची पण होती सोनाली बेंद्रे ची,

ते नाव मला इतकं नीट नाय आठवते.

आणि मध्ये मध्ये दिवाळी जवळ आली की ते प्रशांत मोती साबण दामलेंची ऍड यायची बघ.

आजच्या सगळ्या अशा लक्षात राहणाऱ्या गोष्टी होत्या आणि आपण तर चेरीश करू शकतो. त्यांना नंतर पण

असल्याच ऍड असतात सगळ्या.

आणि इंटरटेन करण्यासाठी कधी ते गेम पण बघणं चांगलंय बरका. अम्म तसे तर अश्यात नाहीयेत केले पण ऑप्शन चांगलंय!

आम्ही तर मध्ये मध्ये ते आयपीएल पण खेळायचो ड्रीम इलेव्हन! ड्रीम इलेव्हन हा हम्म त्याच्यात मज्जा येते पण खूप पैसे हरल्या जातात. पण थोडं थोडं खेळणं चांगलंय म्हणा आपण आपल्या टीम सेट करू शकतो वगैरे.

खूप साऱ्या गोष्टी असतात नाही, आपल्या डिस्कशन वरून कळालं आपल्याला? नाहीतर काय त्यातल्या स्वतःला एन्टरटेन करू शकतो. आपल्याला थोड्याच माहिती असता आणि आपण थोड्याच करतोच. जितक्या माहित त्यातल्या पण कारण साध्यातर एंटरटेनमेंट साठी खूप काही अवेलेबल आहे. खूप काही अव्हेलेबल आहे एकतर लोकांना लगेच सगळं पाहिजे असत आता हे unintelligible पण!

अरे बर झालं लक्षात केलंस तू मला मला ना आज संध्याकाळी सात वाजता न्यूज बघायच्यात दाजींनी सांगितलं सात वाजता खूप चांगल्या न्यूज असतात. कोणता तरी चॅनल आहे त्यांना विचारायला लागेल मला एकदा.. दूरदर्शन वरच्या सातच्या बातम्य ऐका तुम्ही खूप मस्त आहेत.

कारनेणा त्या नेहमी बघत असतात. unintelligible आणि इतकं म्हणजे सगळं दिवसभराचं सारासार सांगतात हे…

होणं होणं. तेच ते थोडं अर्धा तास पाहिलं कि आपल्याला सगळ्या घडामोडी कळून जातात. हो आता काय थोडस काम आवरते आणि न्यूज बघते.

ते सीरियल चे एपिसोड्स आहेत ना; ते आता मी पण मला असच बघायला लगेल झी फाईव्ह वर.